इंट्रोडक्शन टीओ पान कार्ड वरील ट्युटोरियलमधे आपले स्वागत
येथे शिकणार आहोत पॅन कार्ड विषयी पॅन कार्ड ची रचना आणि वैधता पॅन कार्ड ची आवश्यकता पॅन कार्ड ची माहिती
पॅन म्हणजे पर्मनेंट अकाउंट नंबर पॅन कार्ड असे दिसते
हा सर्व कायदेशीर घटकांना प्रदान केलेला दहा अक्षरी अल्फा न्यूमरीक क्रमांक आहे
हे भारतीय आयकर विभागाकडून अधिकृतपणे प्रदान केले जाते
पॅन कार्ड देण्याचा सर्वात महत्वा चा उद्देश आहे ओळखपत्र म्हणून आणि सदर घटकाच्या सर्व आर्थिक माहितीचा मागोवा घेणे
पॅन कार्ड बद्दल तथ्ये
पॅन हा एकमेव राष्ट्रीय आणि कायमस्वरूपी असतो
पत्त्यामधे बदल झाला तरी तो अबाधित राहतो
एकापेक्षा अधिक पॅन बाळगणे बेकायदेशीर ठरते
पॅन कार्ड कोणाला मिळू शकते
व्यक्ती कंपनी हफ म्हणजे हिंदू अविभक्त कुटुंब
विश्वस्त आणि इतर संस्था
पॅन कार्ड का आवश्यक असते
कारण हा महत्त्वाचा फोटो आयडी पुरावा म्हणून कार्य करतो
पॅन कार्ड चा उपयोग आपल्याला बँकेत खाते उघडण्यासाठी मालमत्तेची खरेदी विक्री इत्यादी साठी होतो
पॅन चा उपयोग करपात्र पगाराचे उत्पन्न काढण्यासाठी खातेकरण हेतूने केला जातो
तसेच इनकम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी होतो
शेअर ट्रेडिंगसाठी डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी ह्याचा कागदोपत्री पुरावा म्हणून वापर होतो
तसेच बँकेतून 50 000 रूपयांपेक्षा अधिक रोख रक्कम काढताना पुरावा म्हणून वापर होतो
कर चुकवेगिरी रोखण्यासाठी आयकर विभागाला याचा उपयोग होतो
याद्वारे अप्रत्यक्षरित्या लोकांच्या क्रेडिट हिस्ट्रीचा मागोवा घेतला जातो
टीडीएस मिळविण्यासाठी कागदोपत्री पुरावा म्हणून याचा उपयोग केला जातो
हा पासपोर्ट चा अर्ज करण्यासाठी कागदोपत्री पुरावा आहे
पत्त्यामधे बदल करण्यासाठी आणि अशाच प्रकारची इतर कागदपत्र मिळवण्यासाठीही होतो
50000 पेक्षा अधिक रकमेच्या मुदत ठेवींसाठी हॉटेलचे बिल आणि प्रवासखर्च 25000 पेक्षा जास्त असल्यास क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी टेलिफोन कनेक्शनचा अर्ज करण्यासाठी
अशा प्रकारे पॅन ची रचना असते पहिली पाच अक्षरे नंतर त्यापुढे चार अंक आणि शेवटी पुन्हा अक्षर
पहिली तीन अक्षरे आ पासून झ्झ पर्यंत अशा प्रकारचा वर्णमालेचा अनुक्रम असतो
चौथे अक्षर हे कार्डधारक नेमक्या कुठल्या प्रकारात मोडतो ह्याबद्दल माहिती पुरवते
पी व्यक्तीसाठी सी कंपनीसाठी हफ हिंदू अविभक्त कुटुंब साठी एफ फर्मसाठी आ असोसिएशन ओएफ पर्सन्स साठी टीटी एओपी साठी बी बॉडी ओएफ इंडिव्हिज्युअल्स साठी ल लोकल ऑथॉरिटी साठी जे आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन साठी आणि जी गव्हर्नमेंट साठी
पॅन चे पाचवे अक्षर म्हणजे पर्सनल प्रकारच्या पॅन कार्ड साठी व्यक्तीच्या आडनावाचेशेवटच्या नावाचे पहिले अक्षर
आकृतीत दाखविल्याप्रमाणे यादव हे आडनाव आहे
म्हणून पाचवे अक्षर य आहे
किंवा कंपनी हफ फर्म किंवा इतर प्रकारच्या पॅन कार्ड मधे एन्टिटी ट्रस्ट सोसायटी Organizationचे नाव
आकृतीत दाखविल्याप्रमाणे शानोझ हे ट्रस्ट चे नाव आहे
म्हणून पाचवे अक्षर स् आहे
शेवटचे अक्षर हे अल्फाबेटिक चेक डिजिट असते
पॅन कार्ड प्रदान केल्याची तारीख त्याच्या उजवीकडे उभ्या रेषेत नमूद केलेली असते
नव्या आणि चालू पॅन नंबर्स ची वैधता तपासण्यासाठी पुढील लिंकला भेट द्या
httpsincometaxindiaefilinggovine FilingServicesKnowYourPanLinkhtml संक्षिप्त रूपात पाठात आपण शिकलो पॅन कार्ड विषयी पॅन कार्ड ची रचना आणि वैधता पॅन कार्ड ची आवश्यकता आणि पॅन कार्ड ची माहिती
प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्यूटोरियल्स च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
डि गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळालेले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
हा पाठ येथे संपत आहे